झंडा है साइड में पेड़ है।

झेंडा लागलेला आहे.

वर्त ब बाबंचा नाव लिहल आहे खाली पण त्यांचं नाव लिहलेल आहे त्यांच्या स वर--

विद्यालय आहे विद्यालयचा आजूबाजूला खूपसारे ला लांभ-लांभ झाड आहे.

आणि छोटी-छोटी पण झाड आहे झाडच साइड ला लाइट च खांब आहेत इथ तीन लाइट लागलेल आहे मधा-मधी खूपसारी जागा खुली आहे शाळेचा वर त्याच नाव लिहल आहे.

ही खूप सारी मिठाई आहे एक डबाकची आहे एक गोल आहे एक थोडा मोठ्या साइज ची आहे बाकी चिरे चिरेली आहे.

सलूनचा पोस्टर लागलेला आहे इथ एक जणच डोळा खुला आहे एक बंद आहे माग जुड्याचे हे लावलेली आहेत पोस्टर --

सारा गवत आहे हे हे गवतवर एक लांब लाइटचा पूल आहे पुल वर खूप सारे वायर्स लागलेले आहेत साइडला झाड आहेत.

हे तिकडं खूप सारे बिल्डिंग आहे बिल्डिंग ला वा पांढरा कलर दिलेला आहे दुसर्‍या बिल्डिंगला पिवळा लाल कलर दिलेला आहे हे --

झाडांना हिरवा कलर आहे काही झाड वारलेली आहेत त्यांच कलर निघून घेलेल आहे भिंती वर--

बोटाला रस्सी बांधलेली आहे रस्सी दगडाशी बांधलेली आहे समुद्राच्या बाजूला अह दगड-अ खूप सारे दगड आहेत आणि साइड ला उतरा साठी एक सीडी आहे.

खूप सारी मुली योगा करत आहे फट्टीवर बसली आहे त्यांनी आपल्या हात समोर घेतलेली आहे काही मुलींनी वेण्या घातल्या आहेत.